यामध्ये आम्हाला खूप सारी लाइटिंग्स लावलेली दिसत आहेत आणि इथे फ्रिज पण लावलेली आहे.

आणि या मनदेवीला बारकाईने बनवलेलं आहे.

आणि एक मुलगा इथे गेम खेळत आहे.

यामध्ये आम्हाला आर्केस्ट्रा असा दिसत आहे.

खाली इथे अलग अलग प्रकारचे लाईट लावलेली आहे इथे आम्हाला--

यामध्ये आम्हाला एक मोठा गार्डन दिसत आहे.

इथे आम्हाला एक खूप मोठी चट्टान दिसत आहे.

आणि त्या मुलांनी काळया रंगाचे जूते घातलेले--

इथे त्यांनी फेटा पण बांधलेला दिसत आहे चार पाच लोकांनी फेटा बांधला आहे.

आजूबाजूला गवत पण दिसत आहे.

इथे दोन फॅन लावलेले आहेत ट्यूबलाईट ली लावलेले आहेत.

हे दोन लोकं मुलं आहेत. आजूबाजूला आम्हाले झाडे दिसतं आहेत आणि काही घर पण दिसते.

इथे आम्हाला चार दुकाने दिसत आहे.

आम्हाला इथे एक कृषी केंद्र दिसत आहे.

फुलं दिसत आहेत. ही फुलं खूप छान आहे इथं लहान-लहान झाडं पण लावलेली दिसत आहेत.

त्यामध्ये लिहिलं आहे मॅथ्स क्लासेस स्टँडर्ड सिक्स टू --